या चित्रामध्ये आपण पाहत आहोत की इथे खूप मोठा बाजार आहे आणि त्या --

या धाब्याचा अवतीभवती नेट बांधलेले आहेत.

आणि हॉटेल चे नाव आहे हॉटेल स्टार व्हेज अँड नॉनव्हेज .

आणि त्या पिच वरती भरपूर असं गवत --

या ठिकाणी खूप मोठा हॉल दिसत आहे.

आणि शाळेचे बांधकाम हे नेमकेच झालेले दिसत आहे.

या फोटो मध्ये भरपूर असं होलसेल दुकान आहे ज्यामध्ये जनड्रल नॉलेज च आहे.

या चित्रांमध्ये खूप मोठा समुद्र आहे.

या ठिकाणी एक होलसेल दुकान आहे जे की ऑटोमोबाईल्स मधलं पार्ट आहे.

हॉलला अतिशय चांगल्या प्रकारे सजावट केलेली आहे.

या गार्डन मध्ये काही छोट्या मध्ये कुंड्या पण उभ्या आहेत.